हो आणि हाच छोट्यास्या गावात येतो सोयन्दर्य इतके आहे कि ते वर्ष भर दीडशे बारा लोकांनी आकर्षित करते एक कदाचित अशी ठिकाणी पाहिजे आहे तिथे पर्यटन हम त्याचा हंगाम किती संपत नाही कुटुंबा पासून ती सहकारी सतीचं रित्या ती लोक पर्यंत गुलमर्ग मध्ये बरेच काही आहे हा आणि अजून गुलमार्गला जाण्यासाठी मार्च ते जून सरोत्तम काळ आहे आणि हिला हिल हिल स्टेशन आसपासच्या निसर्ग दरम्यान दृशांसाठी आणि अ सहाशे सदसे साठी लोकप्रिय आणि निसर्ग निसर्ग साठी एप्रिल जून हा गुलमार्गला भेट देण्याचा उत्तम काळ आहे आणि शहरातील भूभाग व्यापलेलंय फुलांचा शेतीमुळे बोल महाराजाना म्हणजेफुलांचे कुरुन म्हणून एक ओळखले जाते आणि जर तुम्ही स्किंग शोधात असाल तर डिसेंबर ते मार्च या महिन्याची शिफारस पण केली जाते

हा आणि अजून गुलमार्गा म्हणजे साऊंदरी सपाटी पासून ए ए चार हजार तीनशे नवद्य मीटर उंची वेळ वसलेल्या या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात बर्फ बर्फ वृष्टी पण होते

आहे आणि अजून शिवाय म्हणजे या या याच ठिकाना विषयी म्हणजे एक मनोरंजक गोष्ट अशी एक आहे कि या या ठिकाना पासून काही किलोमीटर आंतरावर नियंत्रण रेषा आहेत आणि ए शिखर शिखर पर्यटकांना दरीचा निस निसर्ग रम्य आणि भव्य द्रुश्य आश्चर्य कारक व विषमय रित्यांनी गुलाम गुलमर्ग हे म्हणजे पर्यटकांना नक्की नक्कीच भेट द्यायला हवे हो आणि गुलमर्ग गुलमर्ग सहाशे मीटर वर आहे आणि यांचे त्यामुळे हवामान थंड आणि ए आरामदायक आहे महान लहान पण हिवाळा लांब असतो

हा आणि गुलमर्ग गोंधला हि जा जगातील सार्वज सार्वजनिक चालणारे त्या पैकी एक एक सर्वोच रेषा चिन्ह मधील ए ए सिचुआनमधील बाजू बाजू बाजूचा नदीचा समानचा आणि आणि लिफ्ट ई गोंधुरी पर्वताचा पर्वतावर आणि तेथून दर दर तासाला सुमारे सहाशे लोकांना घेवून जाते

हा नई नोव्हेंबर महिन्यामध्ये जून जून चा मध्यापर्यंत गहू घातलेली ए ए घातलेली तसे हे तलाव पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे या या ठिकाणचे मोहक आणि जादू बांधणी करणारे आबा म्हणजे म्हणजेच सर्वच आनि सर्वच सुखदायक प्रवास अनुभव आणि गुलमार्गा मध्ये आ निगल निंगाल नाला हे एक आकर्षक पर्यटन स्तल आहे आणि हे हा मोहक पर्वतीय प्रवास

स्वप्नत्ब वातावातावरण ययशस्वी पने तयार करतात आणि घरात पर्वतामध्ये गेल्यावर हा प्रवाहा प्रवाह त त त सतुफाना जवळ बसलेल्या जिल मध्ये मिसळतो आणि अजून जेर आपल्याला म्हणजे जर आपल्याला म्हणजे स्वर्ग कसा दिसतो हे जाणून घ्यायचे असेलतर चिलमार्ग चिलमार्ग चिलनमार्ग हे असे ठिकाण आहे जिथे आपण म्हणजे भेट द्यावे आणि म्हणजे हे ठिकाण विविध रंगानी फुलांनी देव देवी वातावरना ने नटलेला आहे आणि वसंत ऋतू मध्ये या या ठिकाणचे सावनदाऱ्या शिखरावर असते

मायनस फाय ते मायनस मायनस दहा सिलसिएस सेल्सिअस पर्यंत खाली येते

अधिक अधिक भेट देण्याची हे एक म्हणजे उत्तम आणि अनोख्या कारण आहे

आणि ह्या गुलमर्ग ला गुलमर्ग ला जायचं असेल तर म्हणजे गुलमर्ग म्हणजे भारतातील प्रमुख प्रवासी ठिकाणां पैकी एक मानले जाते आनि पीर पंजां रेंज मध्ये वसलेलं गुलमहाराज आहे हा एक प्रसिद्ध स्किंग स्किंग ठिकाण म्हणून आ अनेकांना जे माहितआहे आपण म्हणजे गुलमर्ग ला म्हणजे कसा प्रवास करू शकतो तर तर ते पण म्हणजे जवळचे महानगर म्हणजे दिल्ली आणि एरबस तीन हजार विमानतळ आणि ज्या वरती रेल्वे ए ए रेल्वे हेड जम्मू जम्मू तावी रेल्वे स्टॅशन ए तरी आणि दिल्ली पासून म्हणतात सहाशे आठ्ठयातर किलोमीटर जाईल हो ए तरीही तया पैकी अंदमान लावील नवीन आपर्णना सांगत ते खूपच सुंदर आहेत या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वस्व होईल तुमचा इच्छा जोवर आवलंबून आहेत तर तुमहाला तर तुम्हाला तुमचा उन्हाळा घालवायचा असेल तर गुलमर्ग मध्ये तुमचाच साठी काही तरी आहे जर अतुम्हाला बेर्रफ आवडत असेल तर तुम्हाला गुलमार्ग आनंददेखील होणार खूप हा आणि इथे जर हवाई मार्गांचे जात असतील तर गुलमर्ग इथे म्हणजे सर्वात जावलचे विमानतळ हे म्हणजे श्रीनगर विमानतळ या उर्फ म्हणजे एक तर उर्फ एक आल आल आलं आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आ एरबस म्हणजे भारतीय लष्कराचं भारतीय विमानतळ हा विमान तल प्रादि प्रति कारणांची म्हणजे मालकीचे आहे आणि विमानतलाला म्हणजे दोनहजार पाच मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दल दलीनुसार झाला आणि विमानतळ हा आल्यानंतर गुलमर्ग कडे येण्यासाठी बस किंवा टॅक्सी यासारख्या स्थानिक वाहतूतिचा मार्गाने जाऊ शकतो आणि ज्याला ए तिथे पोहोचण्यासाठी एक एक किंवा दोन तास लागतील आणि श्रेनगर विमानतळ पासून अंतर

हे हे हे प्रदेशातील सर्वात मोठं रेल्वे स्थानक आणि शहराला सेवा देणारा प्रमुख रेल्वे स्तनाक मानले जाते आणि रेल्वे स्थानक देशातील इतर प्रमुख शहरांशी चांगले जोडले आहे आणि स्टेशन वरउतरल्यनानंतर आपल्याला ऊत उतरल्या लय नंतर उपलाभदा असलेल्या स्थानिक वाहतुकीच्या काही माध्यमांनी पूर्ण पण करावे लागते आणि जम्मूतवि रेल्वे रेल्वे स्थानक पासून चे आंतर दोनशे नवद्द किलोमीटर चा आहे आणि जर आपल्याला म्हणजे रस्त्यानी जर जायचे असेल तर म्हणजे गुलमर्ग जवळचे प्रदेशांशी म्हणजे एकंदरीत चांगले काँनेक्टिव्हिटी आहे आणि गुलमर्ग गुलमर्गला ये जा ये जा करनाऱ्या आंतरराष्ट्रीय खासगी बसेस उपलब्ध आहेत जर आपल्याला बस ने प्रवास करायचा असेल नसेल तर आ आपण जवळ पास म्हणजे शहरातून खासगी टॅक्सी भांड्यातून घेण्याचा विचार करू शकतो आणि अन्यथा स्वतःच्या दुचाकी च्या चार चाकी वाहनाने प्रवास करणे हा इथे प्रवास करण्याचा उत्तम पर्याय आहे आणि जम्मू जम्मू पासून आंतर तीनशे सोळा सोळा किलोमीटर चा आहे हो आणि वस्तू स्तिती अशी आहे कि गुलमर्ग अष्ट्ट पैयलूचा तूमचा पायाला राहून देऊन पायाला राहून देईल आणि प्रत्येक घामाचा तुम्हाला नवीन गोष्टींची अनुभव येईल गुलमर्ग गुलमर्ग दाटने आणि आवड काम नाही अवघड काम नाहीये मी तुमचा घरपोच घरापर्यंत पोहोचण्या साठी अनेक मार्ग निघु शकते तुमचा हा आणि लाईव्ह निवडण्याची शिन श्रीनगर ला जा आणि नंतर सर्वजने वाहतुकीने गुलमर्ग ला पोहोचतो आणि अजून गुलमर्ग बदल म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे गुलमर्ग पर्यटाकंसाठी म्हणजे सुरक्षित आहेत कि नाही याच म्हणजे ते पण आहे कि मॅनेज सर्वात लोकप्रिय आज दांत व्यवस्थानापैकी म्हणजे एक काश्मीर गुलमर्ग पर्यटकांसाठी सुरक्षित आहे आणि श्री श्रीनगर मधील कोणतेही नागेरिया अशांत अशांत मुले ए ए म्हणजे त्याचा फारसा परिणाम झा झालेला नाय आणि गुलमर्ग गुलमर्ग मध्ये म्हणजे काय खास आहे तर म्हणजे त्याच नाय नागुलमर्ग सर्व सर्व म्हणजे स्वतः खास आहे हे एक दंत व्यवस्थां आहे आहे ज्याला वेग वेगळ्या कारणांसाठी वर्षातील कोणत्याही वेळी भेट भेट दिली जाऊ शकते हिवाळ्यात हिवाळ्यात आपण स्किंग साठी म्हणजे गुलमर्ग ला भेट देऊ शकतो आणि उन्हाळ्यात आपण फुलांचा कुर्णय कुर्ण्यातील नैसर्गिक मोहिनी पाहण्या साठी भेट देऊ शकतो आणि गुलमर्ग म्हणजे हे जगभरात लोकप्रिय पर्यटक स्टाल आहे म्हणजे तिथे गुलमर्ग हे जागतील लोकप्रिय पर्यटक स्टाल आहे कारण ते म्हणजे हिमालयातील विविध स्तळातील प्रकिल्ले प्रिया किल्ला म्हणजे आणि निसर्ग निसर्ग रम्य साव्न्दर्य दिते म्हणून हो आणि गुलमर्ग उचावर उंचावर असल्याने मन नायसर नैसर्गिक रित्यां काह असतो उत्साहाला आनंददायकि असतो आणि हिवाळा हा आणि थंड असतो आपल्याला रात्रीत नेहमी भेट्टेरी ची आवश्यकता असतो हिवाळ्यात सामान्य तापमान हे मायनस दहा अशे सिलसिस खाली जातो साहजिक कारण हे हवामानातील तुमचा चार अधिक उष्णता असं आतमध्ये बंद करण्यासाठी इच्छुक देणगी आवश्यक असतो तर तुम्हाला हिवाळाचा हंगामात प्रवास करायचा असल्यास तुम्ही स्वतःला उश स्वतःला उष्णकारक आणि उब्रा असे व्हावे हा आणि गुल गुलमर्ग मध्ये हिवाळा नोव्हेंबर पासून चालू होतो आणि मार्च पर्यंत म्हणजे असतो आणि तस पण डिसेंबर महिन्याच्या आखरी हिवाळ्याचा उंच हंगामा तर आ आपण म्हणजे गुलमर्ग मध्ये तीन वर्ष पाहू पण शकतो हो होते पण आहे कि हा तिथे जेर जाण्याचा प्लॅन तर आहे कि आता हो हो तिथला सावनदाऱ्या पण चांगला आहे हो हो हिवाळा महिना जाड युग जर लोक इथे कपडे सर्वात योग्य असतात तुम्ही जर उन्हाळ्यात प्रवास करतात तर तुम्ही इथलेउबदार कपडे तुमचेही सोबत ठेवका पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा कारःजात रेन रेन प्रूफ आणि सहमत वृक्षभआ आवश्यक आहेत गुणून वगैरे चांगली असेलेल्या सातवीकरा नाही तर तुमची वाईट परिस्तिथी होवू शकते हा आणि गुलमर्ग म्हणजे प्रसिद्ध हिलहिल हिलस्टेशन नावर फिरायला जायचे असले तर काही ठिकाणी आवश्य वेळ द्यायाला लागेल तर उन्हाळ्याचा सुट्टीत म्हणजे बहुतेक लोकांना थंडथंड थंड ठिकाणी जायला पाहिजे

हिल हिल हिलस्टेशान वर जाण्याचा विचार केरात असलं तर गुलमर्ग म्हणजे त्यासाठी सर्वोत्तम ए ए म्हणजे डेस्टिनेशन ठरवू शकते संपूर्ण काश्मीर ला म्हणजे पृथ्वीवर पृथ्वीवरील स्वर्ग म्हणटले जाते आणि असले असले तर काश्मीर मधील गुलमर्ग भेट देणे तुमचा आपला साठी एक उत्तम अनुभव ठरून शकतो अशाच परिस्तितीना आपण उन्हाळ्यात गुलमर्ग ला जायचा विचार करत असेल तर इथे इथली ठिकाणे फिरायला विसरू नका कारण म्हणजे या ठीकाना बदलम्हणजे आहेत जसं आलथा आलथा पर तलाव काश्मीर मधील दल दल सरोव्हर आणि उल्व्हर सर्व्हर विषयी आपण अनेक वेळा ऐकवले

हो आतील पण गुलमर्ग च्या अल्पतर तलावे हि आपल्या सावनदाऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि सर्वहात शिखरांचे मध्ये हा असलेला हॅछोटास दगडी तलाव पाहण्या अतिशय आकर्षक आहे आणि टाळावा भवती असलेले हिमालय पर्वतांचे सुंदर सुंदर दृश्य आपल्या वसाहत म्हणजे मोहिनी घालू शकते आणि गुलमर्ग मध्ये असलेला खिलं खिलं मार्ग झालेली इथली सरवात सुंदर वेली म्हटली जाते आपण म्हणजे नंगा नंगा पर्वतांनींच कून कून सहज पाहू शकतो गुलमर्ग ते खिन्नर्ग च्या या प्रवासात सहाशे मीटर चा आहे आणि जसा उत्तराणीचा प्रवास आनंदीने आपल्यासाठी एक उत्तम अनुभव असू शकतो हो बेस डिअर पासून ते भ्राम्या भ्राम्या स्टार पर्यंत तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला एकाच ठिकाणी म्हणजे त्यानं त्यांचा कडे त्यांचा कडे अनेक दाधकांचा अनुभव आहे आणि त्यांनी अनेक त्यांनी एक त्यांनी एक नवीन नवीन पूर्व उत्पादन तयार केली आहे ती तुम्हाला उष्णता रोदक आणि विली खूप महाग असतील आणि आमचा पोषाचासाहित्याला भेट द्या आणि तुमचा हिवाळी निवडा हा अजून तिथे तर महार आणि मंदिर आहे बर्फ स्केटटींग हाय गोंदना रायड हाय तर बोटस हाय पाण्याचे ठिकाणी फिरायला चांगलाच हाय हो खूप खूप जाणार आहै का बर प्लॅन हाय का तुझं तस हो प्लॅनच आहै ना आता म्हणजे तो स्वर्ग सारखा मणजे दिसतंय ना

ठीके

कुठेरे office मधे का? अं नाही अता घरी आहे बोलना. अर तुमच्या company मधे vacancy आहे-का fresher साठी? हम्म अता तारी साध्या काय नाही आहे बघायला पाहीजेका काय आहे का कुणला पाहिजे? माझ्यासाठी मी शोधती हे. तुझ्यासाठी का तुझाकाय commerce झाला ना? Bcom हो. हम्म आणि अं काई काय म्हणजे काय - काय येता? Ms office अजुन. Ms office येता ms cit झाले typing च्या speed चांगले बस इतकाच येता अच्छा! कशा आहे कि अमच्या company मधे अमची company आहेती software company तर त्याच्यामधे कसे आहे कि software काय courses वागेरे झाले कि. किवा दुसरा काय असेलना experience तर घेतात. तर मॅग तसा तर काही झालेला नाही आहे ना तुझा?

हम्म ते पण बघायला पाहिजे अं बघतो मी कसा - काय आहे ती त्या पद्धतिनि आणि मंग बघू कॉलींग्चा job तर नाही करनार ना? नाही, calling नाही करनार calling नाही करायचं

त अनुभव नाही तर किती अता कमीत - कमीत किती देतात ते काही idea पण नाही? हम्म कसा आहहे कि अता जे लोक अता pass झाले अता नवीन - नवीन job बघतात ना त्यांना कमीत कमी पंधरा हजार रुपये देतात. मग ते जसा जसा एक्स अं तुमचा अनुभव वाढत जातो त्या पद्धतीने म नंतर पगार पण वाढत जातो पण ते बघतात कि बाबा तुमचा काम कसे आहे कआय आहे कशा पद्धतिचा. म त्या पद्धतिणी ते दर वर्षाला पगार पण वाढवत जातात. पंधरा हजार चालेलणा मला काही problem नाही. अं मग जाणार - येणार कसा पण?

नाही दिवसच्चा!

नाही, रात्र पाळीते नय तर दिवसचा काही जाविचा एवईचा हो शक्ता का? त्याला काय म्हणतात काय एवडे हे नाय. बघेल -बघेल अजुन तु कुठे दुसरीकडे काय मुलाकात वागेरे दिली होती का? अं एकदा पण नाही दिल मी अजुन मुलाकात naukri dot com च्यावर website वर मी आता टाकले अहे आता माझा resume ठीक आहे ना तुझीतर तुझ्या जे आहे resume टाकला आहेस ना मी तिकडने आता पर्यंत तिथून तुला अलय का कि बा बा phone वागेरे त्यांचा काही आला की. अं मुलाकीसाठी या किवा आमी तुम्हाला हे करतो असे काही? आला होता एक मी केले सुदधा होते रुपी वलडच्या समोरच्या तर तिथे आहे. त्यांचे आहे officefourth floor चौथ्या मजल्यावर होता. तिथे गेल्या त्यांनी मला दहा वाजता बोलावलं होता.

चार वाजले तरी पण माला अजुन बोलावले नाही म्हणजे प्रश्न विचरायला काय मुलखातिचे? त्यामुळे मी निघुन आले तिथून. पहाटे चार वाजता मी बसुन राहिले पन्नासतर लोका होते पण ऐवडया वेळ कसा कोणही बसू शक्ता? ते बघतात के तुम्हाला किती गरज हय. तुमच्याकडे किती अं म्हणजे तुम्ही थांबु शक्ता तुमच्याकडे केवडा सहान करायची ताकत आहे का? तेवडा pressure झेलू शक्ता का ते बघतात. ते असे नसत एक दिवसभर बसवले तर त्यांना गरज असली तर त्यांना ते घेतातच. नाही मंग मी निघून आले तिथुन म मी नाही दिले मुलाकात वागेरे म्हटला मी नाय थांबु शक्त तुम्ही दहा वाजता बोलवला आणि चार वाजले तुम्ही तुमची एक पण फेरी नय झाली

इंग्रजी, इंग्रजी कसा आहे इंग्रजी बोलू शक्ता ना? हा हा, पण मराठी एवडा स्पष्ट नाही पण हा बोलू शक्तो.

ते संभाळून घेतात एवडा problem नाही. पण मुलाखत आपल आपण pass होयला पाहेजे येवडा तरी आपल्याला इंग्रजी येना गरजेचाआहे. नाही तर ते लोक अं म्हणजे नय घेत ते अपल्याला job वर. नाही तर, स्वताबदधल वगेरे त्या गोष्टीत बोलतास येता, पण ऐवडे पण नाही की, काही बोलू शकणार नाही. हा, बोलु शक्त मी पण एक दम तासभर त्याच भाषामधे बोलत रहायचा आणि कुठली दुसरी भाषा नावापरता. तेवडा नाही जमत पण जमते. तू तसा तू अं सराव करना तसे सारव केल्यावर तुला ते जमेल करण कासे आहे कि अं एकाधे, एकादे जेवहा company तुम्हाला बोलोवते मंग तय नंतर.

हो शक्ता, पण माला अजुन तसे कुठुन आशी काय हे नाय भेटलेना कि मलापण आवडले किवा काय कॉलिंगच्या वागेरे पण येते म पण कॉलिंगचे करायचे नाय, कॉलिंगमधे एखदा गेले कि म परत काय - काय पुडे काय मार्ग नाय.

माझे क्षेत्र पुरणे वेगळेना आहेना माझा commerce परता accounts गणित असा गोष्टी येतात झे office मधे वापरल्या जातात. software चा आणि अमचा माझा क्षेत्राचा काही तसा संबंध नव्हता. त्यामुळे माझा शिक्षणला लागून झे courses असतात ते मी कडून घेतले.

accounting चा बघायला पाहिजे, accounting चा काही असेल समझा अमचा इथं account काय जर नौकरी असेल त्या संभंदित तर मी बघतो आणि तुला सांगतो कसे काय आहे ती. पण पण problem असा आहे कि अ रात्र पालीसाठी जास्त बघतात. मंग कसा करणार? आणि आज -काल कुठल्याही company मधे जर तू गेली तर ते लोका. जसती कडून असा- कसा होता कि अमेरिकाच्या लोकंचा काम असल्यामुळे ते रात्रीच चालू होता आणि सकाळपरण चालता म्हणजे नव्वदते पंचावन्न टक्के आजच्या डेटमधे जे company आहेत. त्यासगळ्या रात्रा पालीलच चालतात, मंग तू कसा करणार? नय ना पण माझा ते क्षेत्र हे त्याच्यामधून रात्रपालीचा काही विषय नसतो. accounting चा जे काम चालतो किव आता reports बनोना असतो.

असतातील lakeshore मधे तर त्यांचा कोणाच्या संधरभाणी मला कोणल भेटला. तर संधरभाणी मिला तर कसा वाटताना येवडा अडचण नय येत.

दिवस असतो त्यामुळे त्या पदधीतिणी काम करून घेतात आपल्याकडून इथे तर मी त्यासाठी म्हणून तुला बोलतो हय. अ तुला तुझ्या क्षेत्रामधे job मिरळ. पण म ते जर night शिफ्टचा, रात्रपालीचा असला तर मंग तू तर करशील का? नय, माझ्या घरी पण नय चालत. आणि मला स्वतःला मी नाही करू शकत

असा तू, स्वतचा काहीतरी का नय चालू करत? समझा आता एवडा problem आहे करण्यामधे कि आपण रात्री नय करू शक्त वागेरे कारण आज -कल तर कुठल्याही म्हणजे पंच्यानव टक्के अ हा company मधे हे रात्र पालीसाठीच विचारला जाता. तर तू स्वतचा काहीतरी चालू करायचाना. आता काय जस कि काय आता स्वतचा काय चालू करणार.

हो, वकीलांचावर try वकीलांच्याकडे प्रयत्न करू शकते कवा CA च्या इथे पण तिता आमचास क्षेत्रा पडते, पण तिथे पण ओळख पाहिजे ना. अ ते तर आहेच बरोबर ते वलकि शिवाय काम होत नाही आज- कल. होत नाही सीएकडे गेले तर काय answer येतील, सिएच्या इथे जर का तुम्ही म्हणजे अनुभाव नसेल तुम्हाला आणि तुम्ही सुरुवात करताय तिथे फक्त हजार किवा दोन हजार रुपय आठ तासाचे पूर्ण महिन्याचे देतात आणि तिथे तुम्हाला शिकायला काय नय भेटात तिथे कामा कशे असतात जे rough करा filing करा. किवा म्हणजे अ सूपाया सारखी कामा सांगतात ते नवीन आल्याल्या लोकांना आणि मी माझे दोन मेत्रीनंनी केले आहेत त्या ठिकाणी, तर तिथे शिकायला काय नही वेळ जाया जातो. वेळ त जस्त -जस्त कोणत्या वेळीला आलातर पायशे पण भेटात नय मंग कसा काय चालयाचा. सुरवातीला ते तसाच काम करून घेतात मंग ठीक हाय आता काय कि शेवटी कसा होता दिवसात खेळीच at least तुला पैसे मिलतातना अता फक्त पैसच कमोयाचा असेल. त्या पदधातिणी करू शक्त काम, नय असा नय हय थोडा experience मिळसतव अपल्याला करायला म्हणजे नाही का अडचण नसईल. मला असा

व्यवसाय पत्रदाखवण असली पाहिजे, तर तुम्हाला फायदा होईल ती ते नंतरची गोष्टा पण नुकसान झालातर कित्ती नुकसान हो शक्त असा बराच हम्म पण आज - कल कसा आहे कि आज - कल, जे लोका व्यवसही करतात ते लोका अपल्यापेक्षा जास्त कमोतात साधर अमच्या IT पार्कच्या बहारच लोका वडापाव, चहा.

ते तर आहे, ते तोह विषयही वेगळा आहे पण तेवडी तयारी पण असली पाहिजेना करायची. हम्म मी तर आता तेच आता विचार करतोय job सोडून तेच करावा नयतर काय दोन तास, तीन तास अपला लावला गाडी संध्याकाळची. ते चांगले पैशे मिलतात कशाला दिवसभर नोकरीच्या माघे पळत राहयचे. आज नायते उद्या जेव्हा त्यांच्या काम संपेल ते अपल्याला तसेही कडून टाकतात त्यापेक्षा अपुन अपल्या स्वतचास केलेला कधी पण चंगला. म्हणजे काम संपलेते काडून टाकतात म्हणजे.

त्यांना सरल - सरल कडून टाकतात त्यांना काही सांगत नय काहीनही किवा दोन महिन्याच्या पगार देतात आणि सरल - सरल कडून टाकतात आज-कलतर हेच सगळयकडे त्यामुळे मलापण ऐसा वायताग आला कि मी ते महण्तो, काहितरी छोट -मोठा जरी केला असही आपण वीस -तीस हजार रुपेच कमोतो असे काही जस्त कमोवत नय जर कुठल्याही छोट -मोठा व्यवसही करून पण तेवडेच पैशे कमोव शक्तो. तर तुम्हला तुला अजून वीसस हजार पगार हय? मला आता तीस हजार पगार हाय. त्यामधे काय - काय कापतात? ते cutting होंनच मला तीस हजार येतो पण त्याच्यामधे PF जातो professional tax जाता मंग तुमचा insurance असले तर त्याचे पैशे कमी होतात. असे कमी कडून - कडून मंगते शेवटी अपल्या हातात अ महिन्या आखीर पर्यन्त तीस हजारा पऱ्यांता येता पण तीस हजारासाठी अ म सकाळ आठ -आठ, दहा - दहा तास काम करारे म सुट्यासाठी मारा - मारी तर खूप म्हणजे हे चालता. म्हणजे तुमच्या company मध्ये विमा पण देतात का? त्याचा काय फायदा होता का? आता पण झाला आहे का तुझा? हा, झालाना तेवडच एक काहीतो मला नोकरीचा फायदा झाला आहे कि मी आता जवळ - जवळ आठ वर्षी झाली मी काम करते, मला कसा झाला कि मी आठ वर्षा मधे जवळ -जवळ पांच ते सहा वेळा. company ने दिलेल्या विमा वापरला त्याच्यामुळे जवळ -जवळ माझे पासष्ट लाख रुपे ते वाचले आठ वर्षा मधे. अच्छा! म्हणजे प्रतेक company देतील का के असा मोठ्या - मोठ्या कंपन्या देतात? नय म्हणजे अ प्रा आज - कलतर प्रतेक company देतील पण मोठ्या कंपन्या यह देतात म्हणजे देतातच. त्यामुळे तसाकाही problem नय हे. तोच एक काही तो आपुण म्हणू शकतो कि अपल्याला नोकरीचा एक जस्त फायदा हय. तर म्हणजे अपल्याला महिण्याला काय का पैशे cut होतात का पगारातना? नय, वर्षाला अपल्याला अ अ पैशे cut होतात विमया साठी. अच्छा! आणि ती म्हणजे वर्षाभऱ्यात किती लाखा परंत भेटत म? आता मला जे आहे ते पाच लाखा परंत मिळता पाच लाखा परंत वर्षाभरात तुम्हाला पाच लाखा परयंत जेवडे पण वेळ जाल ठीक हे पण वर्षा अखिरी पाच लाख रुपय तुम तुम्ही वापरू शक्ता. पुर्ण वर्षभरामधे जर त्यापेक्षा जस्त झाली ते म अपल्याला अपल्या खिशतुन पैसे दियावे लागतात नी तर म ते सगळा याच्यामधे cover होता. हा का, हो वर्षाला किती कापतात हा लोका? अ प्रत्येकी अरिच हजार रुपे. हो, म हे खूप पडवरतेना. हो, म्हणजे बाहेर जर बघितला अपण तर म्हणजे जर असा अपण प्रतेक माण्साचा जरआपण अपल्या घरच्या प्रतेक माण्साचा करायला जेल तर एक - एका माण्साचा आठ - आठ हज्जार रुपे वर्षाला cut होतात.

माझ्या बायको, माझा मुलगा यंच्यासाठीना company ना फुक्ट देते पण आई - वडिलांसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतात. भाऊ -बहिण त्याच्यामधे येत नाही त्यांना त्यांना consider त्यांना ते लोका ग्राहया धरत नाय असा. हा, पण अडीच हजारात ठीक हे ना हे एवड्या सगळ्या सुविधा देतात ते अजुन काय पाहिजे. हम्म जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणजे काही असा अडचण आली तुम्ही बिंदास जाऊन hospital मध admit हो शक्ता आणि मंग त्यानंतर. मला जे पाहिजे ते तिनी तुम्ही तुमी तुम्चा आहे treatment कडून घेव शक्ता.